शिरा वगैरे करुण खायचा आहे. तर कसं करायचं? अ‍ॅकचुली मला पण त्याची रेसिपी माहिती नाहीए. पण जेव्हढ माला माहिती आहे, रवा आधी भाजुन घेत असतात ओके हॉलो

आगं मी म्हटलं रवा आधी भाजुन घेत असतात. आणि नंतर त्याच्यात पाणि टाकत असतात. म्हणजे आधी काजु बदाम सॉरी तुपात भाजुन घेत असतात. नंतर काजु बदाम टाकत असतात. नंतर रवा टाकत असतात. आय मीन रवा टाकलेलाचं असतो नंतर काजु बदाम जे काही ते टाकत असतात. साखर टाकत असतात मेन नंतर पाणि टाकायचं म्हणजे ती साखर कचर कचर लागत नाही मग खाता वेळेस आणि जेव्हा आपण सोबतच सगळ टाकतो का तेव्हा ती साखर विरघळल्या जात नाही व्यवस्थीत. किंवा पिठी काढुन घ्यायची वाटल्यास. तसं नाही जमलं ना मिक्सर मधुन मिक्सर मधनं काढुन घ्यायची पिठी.

ओके आता नेक्स्ट टाईम बनव मला आणि मला बोलावून घे ओके हो हो तुला शेअरच करल की तुला. चालतं चालतं ओके ओके हॅप्पी दिवाळी

बोला ना काय करता काय चालू आहे? काय चालू आहे म्हटलं काय चालू असणार रोजच तेच ते चालू आहे काय करायचं चिडचिड होते मला आता.

खूप डोकं दुखून राहिलेला आहे.

हो का हो हो हो हो कोणती movie बोलले तुम्ही तू झुठी मै मक्कार. हो बघितला ना मी ते मूलगी केवढी. म्हणजे किती आती दाखवले ते movie च्या सुरुवातीमध्ये तो मुलगा एवढा चांगला असतो ती मुलगी एवढी शहानी असते हो तो movie माहित आहे का तो movie आहे ना त्यांनी जास्तच अति दाखवून दिला आहे खरं बोललं तर कारण की त्या movie मध्ये ना sense नाही राहिला तो मुलगा एवढं करतो तिच्यासाठी आणि ते अशी करते हो ना म्हणजे तिला तिचं स्वतःचं career करियर नवायचं असतं but बोलती मला family नको असं कसं चालणार ठीक आहे तुम्ही आहात modern आहात but असं एवढं पण तुमचं ते नाही पाहिजे ना तुम्हाला सगळ्यांचा विचार करायला पाहिजे परिवाराचा हो ना आता काय करायचं आणि तो मुलगा पण एवढं झाल्यानंतर पण तिच्याकडे तिच्या पायावर पडून जातो आणि त्याच्या family ला घेऊन पायावर पडून जातो.

हो ना त्यांना कळायला पाहिजे की काय आहे कसा आहे असंच राहील ना काय आहे हे हे म्हणजे हे ना आपल्या अशा movie ना आपल्या society वर आहे ना हे करताय affect करताय हो हो त्याच्यामुळे खूप त्रास होत आहे लोकांना हो हो त्यांना त्या movie बद्दल मला त्याच्यामधून काही असं positive काही वाटलं नाही तुम्हाला कसं वाटलं positive वाटलं की नाही त्याच्यात मला त्या movie बघून तर राग आला अर्धा वेळ मला आहे ना त्या movie ला बघून राग आला आणि बाकी time मला आहे ना bore झाला कारण की आहे ना तो जो त्यांचा director आहे लव रंजन.

त्यांनी ना एवढं चांगल्या चांगल्या movie काढल्या आहे नाही नाही ऐयका मला येमला एक कळलं नाही तुम्ही त्याच्या नावावर का एवढं pressure टाकला असं दबाव का टाकलाय? कारण की तो माणूस आहे ना मतिमंद आहे. त्याला अक्कल नाही आहे की यांना तू picture कधी बनवतोय तर तुला आहे ना त्याच्यामध्ये काय कसं thought टाकायला पाहिजे कारण की आज कालची जी young society आहे तीच त्या movie बघते आणि त्याला ते बघून आहे ना ते सगळे आहे ना एक चुकीचा अर्थ समजला जातो

हो तुला काय वाटतं? अह हो बरोबर आहे म्हणजे अगोदर तो एवढा करतो पण ती मुलगी त्याला धोका देते त्याच्याबद्दल असं वाईट वाईट बोलायला त्याची मैत्रीण पाठवते ताकी तिला.

हो ना आता काय आता तुम्ही सांगा तुम्ही त्याच्या जागी जर असता तर तुम्ही काय केला असतं? मी तर त्या मुलीच्या पाठीवर एक लाथ मारली असती जोरात. अरे अरे एवढं वाईट का? करायला पाहिजे ना की तिला समजायला पाहिजे की असं नाही राहत तू फक्त तुझ्या life सोबत अशी खेळू शकत नाही ना काही गोष्टींसाठी. हो ना कुठे बघितली तुम्ही ती मूवी तुम्ही theater मध्ये बघितला असेल तर मग तुमचे खूप पैसे waste होऊन गेले असेल. हो ना माझं माझी चुकी झाली मी माझ्या एका मैत्रीण सोबत गेलो होतो बघायला movie माझे पैसे वाया गेले मी म्हणजे माझे पैसे कसे केले. हो ना if तुम्ही ते movie माझ्यासोबत असं समजदार मध्ये सोबत बघितली असते तर तुम्हाला त्या movie चा अर्थ वेगळा भेटला असता माझ्या मते तर माझा कसा point of view आहे तुम्हाला तसा भेटला असता तुम्ही चुकीच्या मुली सोबत गेले ते तुमची चुकी ना. हो ना आता काय करू माझ्यासोबत यायला वेळ राहत नाही ना कोणाला, कारण की तुला माहिती आहे का अर्धा time तर तुम्ही आहे ना ते english मध्ये ते इंग्रजीमध्ये ते असतं ना my boy

ते मला हे कळत नाही तुम्ही का ते एकच धरून बसले आहे तुम्हाला काही दुसरं काही नाही का धरायला. नाही मला नाही आहे ना म्हणून तर. मग कसं काय नाही बायकांच्या बाकी लोकांकडे तर असतं तुम्हाला नाही आहे का तुम्हाला एकाच topic ला का धरून बसायचं आहे. मला आवडतं तसं एकाच topic ला धरून बसायचं. असं तर मग तुमच्या मेंदूमध्ये खूप मला असं फरक दिसतोय त्यात पडलेला तुमच्या डोक्यामध्ये मेंदूमध्ये तुम्हाला लवकरात लवकर जवळचा doctor ला दाखवून तपासणी करायला पाहिजे. माझ्याकडे जास्त पैसे नाही ना मला भाड्याचे पैसे येत नाही ना. हो का? आम्हाला पण नाही येत आता काही काही लोकांनी एवढी नजर लावली आहे की आता आमच्याकडे पैसे पण नाही येत हातात पैसे पण टिकत नाहीत उठला सुटलं का आमचा पैशावर डोळा असतो असं तसं. आम्ही बिचारे गरीब आमच्याकडे काहीच नाही दोन time चं जेवण भेटत बस आम्हाला. हो ना त्याचं काय करतो आता मला असं लक्ष द्यायला पाहिजे ना.

तुमच्या डोक्यानुसार कमी वापर केला तर तुम्ही कसे जळगाव, तुमचे डोके कसे राहतात जड तर तुम्ही कशाला वापरणार तर तुमची चुकी आहे. तुमची पण कशी ती विचित्र भाषा आहे इडे इडे बसलीय मी अशी कशी विचित्र भाषा आहे तुमची? आता तुम्ही विचित्र आहे मी तुम्हाला कधी बोलले आहे का तुम्ही कसे विचित्र आहे म्हणून मी तुमच्यासोबत राहते राहते आहे ना. हो का कशी राहते मला सांग तू असा आता मनापासून इच्छा तर नाही आहे माझी but आता काय आहे

हो का, नाही नाही तुम्हीच बोलल्या होत्या ना मला की माझी सगळ्यात मोठी चूक आहे तू. हो ते तर मी असं भांडणा भांडणा मला एक कळत नाही आहे आपण movie च्या discussion वरून इथे या discussion वर का आलोय? ते movie पण अशीच आहे ना काहीतरी म्हणून अशा discussion वर आलोय आपण.

नाही नाही ती मुलगी ना तुझ्यासारखी होती. नाही नाही माझ्यासारखी नाही तुझ्यासारखी होती तिचे नाक पण तुझ्यासारखे होते डोळे पण. बस फक्त एक difference होता ते थोडं फक्त थोडी जास्त गोरी होती तुम्ही थोडे तिच्यापेक्षा जास्त गोरे आहात ती तुमच्यापेक्षा थोडीशी कमी आहे one percent

हो ना आता तुम्ही कसे गरीबोके शाहरुख खान आता ती कशी अमिरो कि श्रद्धा कपूर होती तर मग आता काय. नाही कसा आहे मी खूप मी माझ्या तुला माहित नाही अजून पण मी आहे ना खूप पोहोचलेला माणूस आहे.

ठेवला होता तुला माहित नाही का? अरे shet यार मला वाटतंय google मला गलत knowledge देतोय.

आता तुमच्यासारखं sent joseph सारखी शाळा नाही भेटली ना मला. हो तुम्ही तर त्या army public school मध्ये होत्या ना? हो ना army तुमच्या थोडी पोहोच च्या बाहेर होते ना म्हणून तुम्ही असं फालतू मध्ये admission घेतलं हा अरे अरे अरे हा हा थांबा थांबा. तुमच्या मध्ये असे criminal असं दहशत लोक आहेत ना. तुला माहिती आहे का मला कसं मला काही interest नाही public school ला कारण की आमचे शाखा आहे ना नवीन branch england मध्ये आहे आमची शाळा आहे ना अशी all over आहे फक्त असं फक्त अशी india मध्ये नाही आहे. so please यार काही बोलू नको. अरे अरे आता तुझ्याकडे बोलायला नाही आहे म्हणून तू असा आला आता तुझी पोहोच army school पोहोचू नाही शकत त्याच्यासारखे माझे lucky army जाऊ शकतात अन तू पाय बिचारा जळगाव वाशी मला काही इच्छा नाही आहे तर मला आहे ना काही इच्छा नाही आहे ती गोष्ट करायची तर मी माझं माझं खुश आहे कळालं का तुला तू खूप खुश आहे का मला दिसत तर नाही आहे मला असं दिसतंय की तू खूप जास्त jealous होतंय माझ्यापासन. मी तुझ्याशी जडणार नाही आहे मी खूप खूप खुश आहे तरी आहे ना आता आहे ना मी phone ठेवतो. त्यांनी काय म्हणतो मग पहिली फुरसत न पतली गली न निघू शकतं. अ ठेवा तुम्ही phone. नाव आहे air pollution as visual आपल्याला माहिती आहे pollution हे काय असतं अह any contamination in air water

industrialization मुळे अह pollution वाढतच आहे त्यातून एक काय ते air pollution अह air pollution is majorly कशा होण्याचे chances म्हणजे generally आपण अह city म्हणजे village च conversion city मध्ये झालेल्या लोकांची lifestyle change झालेले आहे. rather than सायकल आपण आता cars वगैरे use करायला लागलोय त्यातून fuels वगैरे निघतात. आणि ते fuels त्या fuels मधून कार्बन वगैरे असे harmful gases निघतात ज्याच्यामुळे air pollution जास्त होत सेकंडरी industries वाढल्यात industry वाढल्यामुळे industry च जे industry मधनं घाण किंवा harmful gases बाहेर पडतात त्याच्यामुळे पण air pollution होणे अशी जास्त chances असतात आणि अजून बरेच असे कारण reasons आहेत ज्याच्यामुळे air pollution वाढतंय आणि त्याचे खूप adverse effect आपल्या health वर आपल्याला दिसतात अह त्यांच्यापैकी एक म्हणजे air pollution मुले जे harmful gases बाहेर सोडले जातात कार्बनडायॉक्सिड सारखे ozone layer deflect करतय जे कि आपल्या earth च protection जो layer आहे तो खूप important आहे त्याच त्याच reflection होतंय त्याच्यामुळे directly earth पर्यंत पोचतात त्यांचं absorption कमी होऊन गेलेलं त्याच्यामुळे आणि उभी रेष direct earth वर आल्यामुळे आपल्या skin वर पडतात आणि त्याच्यामुळे skin irritation किंवा skin cancer असे

आणि indirectly आपल्या प्रत्येक गोष्टीवर त्याचा effect होतो त्याच्यानंतर air pollution मुळे आपल्या body वर असे वेगवेगळे दुष्परिणाम दिसून येतात aspiratory disses होतात असं असताना वगैरे long cronic diseases possible आहेत ज्याच्यामुळे resparation ला problem होतो मग अशा वेगवेगळ्या diseases वैगेरे होऊ शकतात हे कमी करण्यासाठी आपण कमीत कमी वाहन वैगेरे use केले पाहिजेत जिथे गरज नाहीये तिथे सवड असल्यावर आपण पायी पायी जाऊ शकतो. तसच industry harmful वैगेरे अह gases तर कायपण आपण आता याआधी अह sollution शोधलं पाहिजे नंतर बरेच अह smoking वगैरे त्याच्यामुळे पण air pollution होत ते avoid केलं गेलं पाहिजे त्याच्यामुळे त्याचा rate कमी होईल म्हणून air pollution हा खूप majorly problem आहेच सध्याच्या life मध्ये तर तो आपण कमी केला पाहिजे हे वेगवेगळे follow करून air pollution हा air pollution actually असत कस carbon monoxide realize होतात त्याच्यामुळे अह जस आपण generally घरात freeze वैगेरे use करतो इस्त्री वैगेरे use करतो ते सुद्धा use करण जास्त harmful

अह खूप adverse effect दाखवत तसंच greenhouse effect global warming त्याच्यामुळे आपल्या earth च temperature वाढून जात कारण sunlight absorb नाही होत ozone layer ने आणि ते directly enter होतात पृथ्वीच temperature वाढून जातो आणि skin cancer चे problem त्याच्यामुळे होतात तसेच acid raining चा problem पण वाढतो त्याच्यामुळे आपलं उत्पादन कमी येत शेतकऱ्यांचं आणि indirectly पूर्ण आपली life cycle त्याच्याने affite करते

ने रोग वगैरे होत नाही त्याच्यामुळे अह आपण air pollution टाळलं पाहिजे तसच अह आपल्याला respiration चे problems खूप जास्त वाढलेले आहेत सध्या किंवा खूप जास्त आहे अह air pollution मध्ये जस कि अस्थमाचे patient खूप वाढलेत. अस्थमा मध्ये breathing ला problem होतो लोकांना कारण हे gases continuously बाहेर केल्यामुळे atmosphere च्या oxygen मध्ये कमी झालेय आणि atmosphere च oxygen कमी झाल्यामुळे

possible आहेत तरी सुद्धा या generation मध्ये आणि हे diseases खूप जास्त harmful आहेत आणि त्याच्यामध्ये देखील होते खूप जास्त वाढलाय like अह india जी developing country आहे तिथं आणि असच like अमेरिका मध्ये तर खूप वेगवेगळे प्रकार आहेत कि ज्यांना cancer आहेत औद्योगिकरणामुळे हे सगळे दुष्परिणाम आपल्याला दिसून येतात industrialization मुळे सगळे अह वाढत गेला industry मधून निघणारा दुवा

आपल्या उपयोगासाठी ज्या वेगवेगळ्या गोष्टी use करतो like refrigerator एकटी इथून पण ते कार्बन-डाय-ऑक्‍साईड सारखे gases realize होतात आणि ते आपल्या ओझोन वर directly in directly affect करतात आणि sunraise आपल्यापर्यंत पोहोचतात आणि त्याच्यावर आपला वेगवेगळा परिणाम दिसून येतो. त्याच्यामुळे आपण हे काढलं पाहिजे कमी use केला पाहिजे vehicles वगैरे का smoking वगैरे अशातून पण gases reliaze होतात आपण smoke करतो त्याच्यातून सिगरेट वगैरे its bad habbit हे पण कमी केलं पाहिजे. नंतर कमीत कमी अह bicycle कमीत कमी मोटर सायकल चा use केला पाहिजे खूप कमी चाललं पाहिजे अह then हा प्लास्टिक जाळ्यामुळे पण अह प्लास्टिक हा as you know तुम्हाला तर माहितीच असेल की प्लास्टिक किती harmful आहे आणि ते जाळल्यानंतर काय होतं. त्याच्यामुळे कचरा जाळन किंवा प्लास्टिक जाळन आपण टाळल पाहिजे त्याला recycle आपण प्लास्टिक recycle reuse करू शकतो म्हणून तर परत recycle वगैरे करण्यासाठी आपण industry मध्ये पाठवू शकतो आपल्याकडे ते option available आहे त्याच्यामुळे प्लास्टिकचा जाळन आपण कमी केले पाहिजे अह it is one of the way to overcome अह it is one of the ways to overcome the problem of अह air pollution चा problem कमी करण्यासाठी आपण करू शकतो. त्याच्यानंतर अह आपण plans केले पाहिजेत जास्तीत जास्त ज्याच्यामुळे environment मधला कार्बन डाय-ऑक्साइड कमी होईल जो की harmful gas आहे आणि अह ऑक्सीजन ची level वाढेल अह ज्याच्यामुळे ओझोन bleshant पण होणार नाही आणि ओझोन ची संख्या जर म्हणजे ऑक्सिजन जास्त असल्यामुळे ओझोनचे thickness पण वाढू शकते आणि सहयोगी light आहे त्या इंटर न करता

then आपण कमीत कमी एका person ने एक तरी झाड लावल पाहिजे future generation हे खूप जास्त useful आहे म्हणजे त्यांना अह असे problems अह face कर अह करणार नाहीत अह skin problem किंवा त्यांचा तो कमी राहील त्याच्यासाठीच आपण future generation चा विचार करून ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत कारण हे issues खूप जास्त वाढलेत air pollution मुळे ते आपण केलेलं पाहिजे then अह solar system चा use अह केलेला एकदम चांगलं असणार like solar car अह extra अह त्याच्यामुळे अह solar energy चा use आपण केलं तर fuel वगैरे वाचेल आपलं आणि अह air pollution कमी होऊ शकत किंवा होणारच नाही by the use of solar energy electric energy solar energy is converted म्हणजेच solar energy च आपण electrical energy मध्ये convert करून तसे applications किंवा instruments आपल्या सोयीनुसार use करू शकतोय याच्यामुळे खूप

HELLO hello hi क्या म्णतात कशी आहे hi

काढायला गेलीये शेतामधून अच्छा अच्छा बरं आणि शेती मधे तर. पर तिकडे पाऊस पण पडतोय त्यामुळं ते ही चांगलं नाहीं आहे शेतकरी साठी पण आता काय ही करणार हे पाऊसाचे दिवस पाऊसाचे महिना पण नाहींये पण तरी पाऊस पडतोय.

ज्या time वर पाऊस पडाला पाहिजे ज्या time वर न पडता कोणतेही TIME वर जेव्हा पडते आणि त्याचात शेती मध्य जो एक त्याचा जो दुष्परिणाम होतो मग तो खुप होतो आणि जेव्हा शेतीवर दुष्परिणाम पड्तोत त्यावर मग अ शेतकरी वर directly तो पडणार कारण तो सरळ सरळ त्याचेत शेतकऱ्याचा वर पोटावरच तो एक प्रकारे पाय लागल्यासारखं किंवा लात लागल्यासारखं. आणि त्या गोष्टी बद्दल मला वाटतेकी शगडत प्रत्येगय एका शेतकरीलात्या प्रम बद्दल नाही करते आणि शेतकरी खूप तत्रासुन जातत त्या त्यासा बद्दल पण. बरोबर शेतकरी आपल्या आपल्या जो म्हणजे शेतकरी जो आहे तो खूपच शेतामध्ये आपल्या खुप काही भेटत म्हणजे सगळंच शेतामधूनच भेटत त्यामुन मजे म्णने हे की ज्या ज्या महिनात पाऊस होयाला पाहिचे त्याच महिन्यात हॉव्यात पण आपपल्या कधीहि पाऊस पडतो. तर मग ते शेतकऱ्यांसाठी खुपच अ हानिकारक आहे आणि मी माझ म्हणजे मी शेती विषय अजून बोलायचं जस की ते शेती आपल्या अ उम्म भारताच कृषिप्रदान.

बिलकुल बिलकुल भारत एक कृषिप्रदान देश आहे आणि भारत कृषिप्रदान देश असल्यामुळे शेतकऱ्याचं त्याचा मध्ये खुप मोटा वाटाच असतो आणि जो एक विकास भारताचा होतो आणि एक कृषिप्रदान देश म्णणून आपण ज्यो भारत्याकडे बगतो अणि त्यानंतर मग आपण जब भारत्याकडे बगतोतर मग आपण शेतकरीकडे कृषिप्रदान देशकडे आणि शेतकरी हा एक त्याशी एक खुशाली असते ते खुप गरजेसे असते आणि त्या शेतकरीत्या जो आहे तो आपल्याला अन्न पूर्वतो आपल्या जो अन्न येतो जोत्या शेतकरी रा राजामुडे आणि त्यांचा वरून आपल्याला जे काही आहे ते सर्व जे काही पीक जे पीक पिकवत होते तो आपण ते आपल्या पर्यंत येत आणि आपण त्याचा जे आस्वाद आपण म्हणू शकतो तो घेतो

शेतकरी एकदम म्णजे खात्रन दिव्य ठंडी होऊन पाऊस सगळ सहन आपल्या साठी मेहनत करतो ते शेतकरी करतो आणि

शेतीमध्ये बगायला जातो क्या आहे कि नाही किंवा किडे वगैरे लावलत आहेत कि नाही सगड पाहायला जातो त्यामुळेते माजा मतानी शेतकरी खुप म्णजे खुपच मेहेनतीय आणि शेतकरीयांसाठी पण अ मोदीजीनी खुप काय सुविधा केलेले आहे right बिलकुल बिलकुल ज्या बद्दल तुम्ही अ तुम्ही म्टलं म्णजे सरकार प्रत्यक सरकार जे आहे तो आपल्या एक मुळाचा वाटा दिसतो आणि शेतकरण्याचा साठी जेकाही काम आहेते करून देतो आणि हे खुप गरजेचे असते सरकार कडून करणं कारण शेतकरीला पण ते एक आपलस म्हणून जर कोणी असल तर मग सरकारच एक आपलस असतो कारण जेव्हा त्याचा वर कठीण वेडे तो त्येवा मग त्याचा शोबत कमी असतो आणि जेव्हा कठीण वेळामधे सरकारला तितकंच त्यांना जे काही मदत करायची असते देव मद्डत करणे खुप गरजेसे असतेत बरोबर अगधी बरोबर हा आणि मला वाटते की शेतकरी म्हंटल तर आज च्या ह्याच्यात महत्व लोक द्यायला नाही बघतात शहरी जे लोकं असतात ते ज्या पद्धतीनं महत्व द्यायला ब पाहिजे आहे शेतकरीयाना त्या आणि त्याचा नाही म्हणजे हे महत्व दिल नाही शेतकरी म्हणजे काय गावातले हे शेतकरी म्हणजे काय खेड्यातलं त्याचा सानिमान असतो त्याचा कडे पाहून त्याला कस एक value नाही देत ही एक सत्य परिस्थिती आहे त्या बद्दल तुम्ही काय म्हणता पण माझं असं म्हणन कि हे जे शहरामध्ये राहतात त्यांनाही समजल पाहिजे की आज ही शेतीत काम करतात तेही कष्ट करतात कष्टाने आपल्यासाठी धनधान्य देतात परळ वगेरी सगडे ते येते ते कुढून येते शेतामधून येतेना तर ते कोण करत्ये शेजारीची करतात त्यामुडे जि शहरातमधे रहातात त्यांना पण समजल पाहिजे कि शेतकरी भले नाही शिकलेले नाहीये पण ते आपल्यासाठी किती कष्ट करतात

निर्माण वनतो जो एक high निर्माण वनतो जो एक खुप मोठा अंतर असतो तर तो अंतर काढणे खुप गरजीचे असतो कि एक शेतकरी जर नाही धान वडणार तिथे तो शेतकरी जर तिथे शेतीमध्ये नाही आहे ना करणार तो suit boot घालून तर काम नाही करणार बरोबर आहे तो suit boot घालून तर त्या शेतीत नाही उतरू शकणार त्याला उतरायचा असेल तर त्यात तिथल्या जो पोषाक असतो जो गावातला शेतीमध्ये जात एक शेतकरीया जर तो पोषक घालून त्याचा पिका उचावालागते आणि शेतीमघे उतरणर म्णजे तेहे एक शहरी भागातले लोकांचा काम नाही

तो एक काम एकात कठीण असतो की त्याला स्वताला पण माहित नाही की कधीही त्याचा नुकसान पण होऊ शक्तो आणि शेतकरीयांचा जर नुकसान मध्ये इतकं नुकसान होतो की त्यांच अशी वेळ येते की जेव्हा ते आत्महत्याची पण करण्याची पण वेळ येऊन जाते आणि आणि मग देशात क्या तर आपल्या राज्यातच काय तर मग सर्वीकडे जिथे जिथे ते शेतकरी ते जे नुकसान होत तिथे मग त्याना त्याचं कर्ज असतो ते जातो आणि त्याच कर्ज जे असतात ते फेडणं त्याचासाठी ते कठीण असतात कारण त्यांना वाटते की हा कर्ज आम्ही या वेळेवर तरी फेडून टाकू आणि जेव्हा निसर्ग जेव्हा एक प्रकारे त्यांना एक धोका दिल्यासारखा आपण म्हणतो जे दगा देऊन देतो की खुपतो विश्वासात असतो निसर्गावर आणि कधीही कधीही तो आताह होऊन जातोकी काही ना काही कारणा मुळे त्यालाती साथ नाही मिळत नाही निसर्गाकडून कारण सर्वात मोठा साथ जो राहत असत शेतकऱ्याचा तो निसर्ग देत

शेतकऱ्याला कशी मदत केली जाते कारण ही एक आबदा असते आणि त्या अबदामधून कस काढायचं त्या आपल्या शेतकरीला आपल्या बळीराजाला हे सरकारचा काम असते बरोबर बरोबर जस की मी म्हणते अ जे लाल बहादूर शास्री आहेत त्यांनी किसानासाठी नारा दिला जस की जय जवान जय किसान अस त्यांनीच नारा दिला

जवा राजेंद्र शास्त्रीजी नी ज्या वेडे वर एक नारा दिल्या होता की